नमस्कार
जीचेम्पेंट मधील एनालिसिस ओएफ कंपाउंड्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत मॉलीक्युर काँटेक्सच्युअल मेनू रेणू mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे रीअॅक्शन मधील रेणूंचे 3डी मधे रूपांतर करणे त्यासाठी आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 आणि जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
तसेच इंटरनेट जोडणी आवश्यक आहे
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट ची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
जीचेम्पेंट ची नवी विंडो उघडलेली आहे
उसे ओर मॅनेज टेम्पलेट्स टूलवर क्लिक करा
टेम्पलेट्स टूलचे प्रॉपर्टी पेज खाली उघडेल
टेम्पलेट्स च्या ड्रॉपडाऊन मधील अमिनो एसिड्स वर क्लिक करा
सूचीतून अलानीने सिलेक्ट करा
टेम्पलेट्स प्रॉपर्टी पेजवर अलानीने ची रचना उघडेल
रचनेवर क्लिक करा आणि ती उघडण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा
अलानीने रेणूचा काँटेक्सच्युअल मेनू समजून घेऊ
रेणूवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
मॉलिक्युल सिलेक्ट करा
शेजारी काँटेक्सच्युअल मेनू उघडेल
काँटेक्सच्युअल मेनूमधे ज्या विविध घटकांचा समावेश होतो
त्यापैकी पुढील काही बघू
निस्त वेबबुक पेज फोर थिस मॉलिक्युल पबचेम पेज फोर थिस मॉलिक्युल ओपन इन कॅल्क्युलेटर निस्त वेब पेज फोर थिस मॉलिक्युल वर क्लिक करा
एलानाइन्स निस्त वेबपेज उघडेल
हे वेबपेज अलानीने बद्दलची सर्व माहिती दाखवेल
जीचेम्पेंट एडिटरवर जा
पबचेम पेज फोर थिस मॉलिक्युल उघडण्यासाठी अलानीने वर राईट क्लिक करा
ह्या वेबपेजवरील अलानीने रचनेवर क्लिक करा
2डी स्ट्रक्चर आणि 3डी कन्फॉर्मर असे टॅब्ज असलेले नवे पेज उघडेल
त्रिमितिय अलानीने बघण्यासाठी 3डी कन्फॉर्मर वर क्लिक करा
दाखवलेल्या 3डी रचनेवर क्लिक करा
वरच्या बाजूला व डावीकडे काही कंट्रोल्स सहित रचना असलेली वेगळी विंडो उघडेल
वेगवेगळ्या दिशांना रचना फिरवण्यासाठी रोटेशन आयकॉनवर क्लिक करा
त्याच पानावर हायड्रोजन दाखवण्यासाठी ह आयकॉन वर क्लिक करा
हे हायड्रोजन आहेत
पुन्हा जीचेम्पेंट विंडोवर जा
अलानीने वर राईट क्लिक करा
ओपन इन कॅल्क्युलेटर पर्याय निवडा
केमिकल कॅल्क्युलेटर विंडो उघडेल
नसल्यास ओव्हरव्यू पाठात दिल्याप्रमाणे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे इन्स्टॉल करा
ह्या विंडोमधे खालच्या बाजूला कंपोझिशन आणि आयसोटोपिक पॅटर्न अशा टॅब्ज आहेत
कंपोझिशन टॅब मधील घटक अशाप्रकारे आहेत फॉर्म्युला राव फॉर्म्युला मॉलिक्युलर वेट इन gमोल 1 grammole इन्व्हर्स कंपाउंड्स एलिमेंटल मास percentage एनालिसिस
आयसोट्रॉपिक पॅटर्न टॅबवर क्लिक करा
संयुगाच्या मॉलिक्युलर वेट ला उच्चतम असलेला मास स्पेक्ट्रम चा आलेख दिसेल
असाईनमेंट म्हणून 1
टेम्पलेट्स च्या सूचीतून इतर अमिनो एसिड्स सिलेक्ट करा
त्यांचे कंपोझिशन आणि आयसोट्रॉपिक पॅटर्न मिळवा
नवी जीचेम्पेंट विंडो उघडली आहे
आता 13 बुटाडीने ची रचना काढू
एड आ चैन टूलवर क्लिक करा
4 कार्बन्सपर्यंत साखळी क्लिक आणि ड्रॅग करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
डबल बाँड बनवण्यासाठी पहिल्या व तिस या बंधावर क्लिक करा
प्रत्येक जागेवरील अणू दाखवण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा
अटोम वर क्लिक करून नंतर डिस्प्ले सिम्बॉल वर क्लिक करा
13 बुटाडीने ची 2डी रचना 3डी रचनेत रूपांतरित करण्यासाठी टूलबारवरील सावे आयकॉन वर क्लिक करा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
फाइल टाइप फिल्डमधे एमडीएल मोलफाइल फॉर्मॅट सिलेक्ट करा
13 बुटाडीने असे फाईलनेम टाईप करा
फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप सिलेक्ट करा
सावे वर क्लिक करा
तसेच फाईल mol किंवा mdl असे एक्सटेन्शन देऊन सेव्ह करू शकता
उदाहरणार्थ 13butadieneमोल किंवा mdl असे फाईलनेम टाईप करा
सावे वर क्लिक करा
3डी रचना बघण्यासाठी रेणूवर राईट क्लिक करा
ओपन विथ मॉलिक्युल्स व्ह्यूवर पर्याय निवडा
हा 3डी मधील 13बुटाडीने आहे
आपण रचनेत बदल करू शकत नाही
रचना फिरवण्यासाठी त्यावर कर्सर ठेवा
माऊसचे बटण दाबून ठेवून ते ड्रॅग करा
असाईनमेंट म्हणून बेंझीनची 2डी रचना 3डी मधे रूपांतरित करा
आता रासायनिक अभिक्रिया आणि रीअॅक्शन कंडिशन्स काढायला शिकू
एथेने आणि इथेनॉल मिळवण्यासाठी ही इथाइल क्लोराइड ची अनुक्रमे अल्कोहॉलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि एकियस पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर रासायनिक अभिक्रिया आहे
जीचेम्पेंट ची नवी विंडो उघडली आहे
प्रथम इथाइल क्लोराइड ची रचना काढू
एड आ चैन टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
पहिल्या आणि दुस या बंधावरील अणू दाखवण्यासाठी साखळीवर राईट क्लिक करा
करंट एलिमेंट च्या ड्रॉपडाऊन अॅरोवर क्लिक करा
टेबलमधून सीएल निवडा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
तिस या बंधावर क्लिक करा
इथाइल क्लोराइड ची रचना तयार होईल
एड ओर मॉडिफाय आ ग्रुप ओएफ एटॉम्स टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
टाईप करा alcकोह
पुन्हा क्लिक करा
aqकोह टाईप करा
एड अन एरो फोर अन इरिव्हर्सिबल रिएक्शन टूलवर क्लिक करा
तुम्ही स्क्रोलरद्वारे एरो लेंग्थ बदलू शकता
अॅरोची लांबी वाढवून 280 करू
डिस्प्ले एरियावर इथाइल क्लोराइड च्या बाजूला क्लिक करा
इथाइल क्लोराइड च्या खाली क्लिक करा
माऊसचे बटण धरून ठेवा आणि अॅरो खालच्या दिशेला फिरवा
सिलेक्शन टूलवर क्लिक करा
पहिल्या अॅरोच्या वरच्या बाजूला अल्कोहॉलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड alcकोह नेऊन ठेवा
दुस या अॅरोजवळ एकियस पोटॅशियम हायड्रॉक्साइड aqकोह नेऊन ठेवा
अल्कोहॉलिक पोटॅशियम hydroxidealcकोह सिलेक्ट करा
अॅरोवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
एरो सिलेक्ट करा
अत्तच सिलेक्शन टीओ एरो वर क्लिक करा
एरो असोसिएटेड असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
रोळे च्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा
सूचीतून कॅटलिस्ट सिलेक्ट करा
क्लोज वर क्लिक करा
अल्कोहॉलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड alcकोह अॅरोला कॅटलिस्ट म्हणून जोडले गेल्याची खात्री करण्यासाठी तो अॅरो ड्रॅग करा
हीच क्रिया एकियस पोटॅशियम Hydroxideaqकोह साठीही करा
अॅटॅचमेंट कॅटलिस्ट म्हणून जोडला गेलेला पाहण्यासाठी अॅरो ड्रॅग करा
इथाइल क्लोराइड ची रचना निवडण्यासाठी सिलेक्शन टूलवर क्लिक करा
रचना CTRL सी ने कॉपी करून CTRLV द्वारे दोन वेळा पेस्ट करा
रचना ड्रॅग करून योग्य त्या ठिकाणी न्या
रासायनिक अभिक्रियेत इथाइल क्लोराइड ची क्रिया अल्कोहॉलिक पोटॅशियम हायरॉक्साइड बरोबर होऊन एथेने मिळेल
इथाइल क्लोराइड ची एकियस पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर क्रिया होऊन इथेनॉल मिळेल
एथेने मिळवण्यासाठी इरेजर टूल वर क्लिक करून इथाइल क्लोराइड चा सीएल बंध डिलीट करा
आपल्याला इथेन मिळेल
टूलबॉक्समधे कार्बन हे करंट एलिमेंट असल्याची खात्री करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करून डबल बाँड मिळवण्यासाठी बंधावर क्लिक करा
एथेने मिळेल
इथेनॉल मिळवण्यासाठी कीबोर्डवरील कॅपिटल ओ दाबा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
आणि नंतर इथाइल क्लोराइड च्या सीएल वर क्लिक करा
रीअॅक्टंटस आणि प्रॉडक्टसचे 2डी तून 3डी मधे रूपांतर करणे
नवी फाईल उघडा
इथाइल क्लोराइड कॉपी करून ते नव्या फाईल मधे पेस्ट करा
सावे वर क्लिक करा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
इथाइल chlorideमोल असे फाईल नेम टाईप करा
फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप वर क्लिक करा
सावे वर क्लिक करा
तसेच एथेने नव्या फाईलमधे कॉपी करा
फाईल etheneमोल नावाने सावे करा
नव्या फाईलमधे इथेनॉल कॉपी करा
फाईल ethanolमोल नावाने सावे करा
डेस्कटॉपवर फाईल आधीच सेव्ह करून ठेवल्या आहेत
ही विंडो मिनीमाईज करू
आणि सेव्ह केलेल्या फाईल्स असलेल्या डेस्कटॉप फोल्डरमधे जाऊ
संयुगाची 3डी रचना बघण्यासाठी फाईलवर राईट क्लिक करून ओपन विथ मॉलिक्युल्स व्ह्यूवर निवडा
अशाचप्रकारे मॉलिक्युल्स व्ह्यूवर द्वारे मी सर्व फाईल्स उघडत आहे
संयुगाची 3डी रचना बघू शकता
थोडक्यात या पाठात शिकलो निस्त वेबबुक पेज फोर थिस मॉलिक्युल
pub चेम पेज फोर ठे मॉलिक्युल केमिकल कॅल्क्युलेटर द्वारे संयुगाचे मॉलिक्युलर वेट काढणे
रेणूच्या मास स्पेक्ट्रम चा आलेख मिळवणे रेणू mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे रीअॅक्शन मधील रेणूंचे 3डी मधे रूपांतर करणे असाईनमेंट म्हणून 1Propene आणि ब्रोमिन रेणूंची कार्बन tetrachlorideह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा
बेंझिन आणि क्लोरिन रेणूची एनहायड्रस एल्युमिनम क्लोराइड ह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा
पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसायला हवी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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद